त्याच वरती एक माल ठेवलेला आहे कपड्याचा--

यल्लो कलर चे शर्ट घातलेल एक मुलगा बसलेला आहे आणि त्याच बाजूला कॅन ठेवलेला आहे आरो ची.

येल्लो कलर दिसत आहे वरती बॅनर्स लावलेले त्यामध्ये.

ह्या फोटो मध्ये आपल्याला दिसतय इथ पक्षी बसलेले आहे दोन--

आणि हे झाडावर बसलेले आहे इथ डांग दिसत आहे सुकलेली आहे पूर्ण वाळलेली.

आणि ब्ल्यु कलर च कापड टाकलेले आहे अंगावर.

आणि पुजारी आहे इथे एक व्यक्ति आहे पुजारी आणि--

शिक्षण संस्था आणि ह्याच बाजूनं--

आजूबाजून एका साइड न गाडी दिसत आहे आजूबाजून झाड दिसत आहे.

आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या कलर ची फूल आहेत.

आणि हे ब्ल्यु कलर मध्ये आजूबाजूला झाड दिसत आहे गेट च्या आत सुद्धा झाड दिसत आहे.

आणि समोर एक व्यक्ति बसलेला आहे.

ग्राउंडस आहे अह गार्डन आणि त्यामध्ये सोफे ठेवलेले आहेत तीन पांढऱ्या कलर चे सोफे आहे.

या फोटो मध्ये आपल्याला अलमारी दिसत आहे अलमारी मध्ये बुक्स ठेवलेले आहे खुप सारे --

आणि यामध्ये खुप सारे कलर्स दिसत आहे पिवळा कलर दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे इथे एक मुलगा आहे गॉगल लावलेला.

एक सरळ रोड गेलेला आहे त्याच बाजुन झाड दिसत आहे आजूबाजूला.

या फोटो मध्ये आपल्याला येथे झाड दिसत आहे उंच उंच येथे --

आणि काही व्यक्ती रनिंग्स स करत आहे मशीन स वरती.

समोर अ आरसा दिसत आहे मोठा आरसा लावलेला आहे लाईटस लावलेली आहेत.

आणि चटईवर बसलेले आहे ते चटई टाकलेली आहे खाली समोर.

या फोटो मध्ये आपल्याला येथे ऐ हे झाड दिसत आहे. पूर्ण सुकलेल झाडस आहे त्याला शेंगा दिसत हाय लागलेल्या.

रुम दिसत आहे आणि यावरती फॅनस लावलेले आहेत आणि टीचर समोर उभे आहेत.

पिवळा कलर दिसत आहे आणि ब्लॅक कलर दिसत आहे.

आहेत हे पता गोबी आहे पांढरी पांढरी पता गोबी दिसत आहे समोर --

आणि यामध्ये गॉगल्स लावलेले आहेत दोघांनी.

एक ब्लॅक कलर ची बाईकस आहे आणि एक ग्रीन कलर ची बाईक दिसत आहे.

ब्लू कलर दिसत आहे दोन्ही साइट ला लिहलेल आहे एच.डी.एफ.सी बॅंक एक दुसऱ्या लैंग्वेज मध्ये लिहलेले आहे.

या फोटो मध्ये आपल्याला वाॅटर पार्क दिसत आहे त्यामध्ये पाणी आहे.

आणि खेडणी ठेवलेली आहे घसर गुंडी आहे दोन दिसत आहे.

आणि त्यामध्ये कलर्स आहे येलो कलर्स आहे रेड कलर्स आहे

त्याच मागे बॅग घातलेली आहे समोर पाणी दिसत आहे थोड थोड सांडलेल.

या फोटो मध्ये आपल्याला येथे हाॅटेलस दिलतय हाॅटेलस अ --

मध्ये आत एक व्यक्ती बसलेला आहे एक आहे आणि चेअर्स ठेवलेली आहे गोल टेबलस आहे.

आणि त्यावरती बाॅटल्स ठेवलेली आहे पाण्याची आजुबाजुने केळीची झाडं दिसत आहे येथे.